जास्त normal phone होतं. ते button वाले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 आणि आपण तिचा school teacher म्हणजे काय तिचा respect करते, आता तर कायचं नाही. लहान मुले आता कायचं नाय respect म्हणजे काय ते म्हणजे समजतचं नाही.

अं आपण परत मिळून खेळा सगळे लहान मला पण माझ्या school ची एवढी आठवण येते ना, कारण कि ते school बघून रडत पण येत जाते आहे. तिथे जायचं आणि म्हणजे हम्म ते किती important होती, आणि किती मजा येते. म्हणजे केवढी छान छान आपली teachers होती, sir होते. म्हणजे आपल्याला किती शिकवत होते आणि आपण आता ते waste केलं होतं ग. ते time ते आता important त्याची समजते आपल्याला म्हणजे काय करायचं होता.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 ते time आपण एक दुसऱ्याचं नाव पण ठेवतात. हे वाकडी तिकडी काय पण हे नाव ठेऊन चिडवतात तेपण तेपण सगळं हे आता म्हणजे पार म्हणजे खूपच आठवणी येते कारण कि आपण जे school मध्ये केलं, तस कधीही कुठे भेटलंच नाही. Tenth संपला, म्हणजे काय ते पूर्ण वाट लावली. तू school मध्ये कुठे कुठे फिरायला गेली होती picnic ला? गेली होती ना! मला तसं ते वॉटर किंग्डम वैगरे घेऊन गेले होते bus मध्ये. आणि full मजा येते म्हणजे luxury मध्ये. वर्षामध्ये एक time घेऊन घे म्हणजे फारचं मज्जा येते. कारण कि तिथे पण पूर्ण मज्जा करायचं, आणि वर्षामध्ये एक time तर जातेच सगळंच जाते almost. मी पण गेली होती all. मी पण सगळेच picnic ला गेली होतो. अं जेव्हा मी ninth वर होती ना तेव्हा आमचा picnic गोवाला जाणार होता. तो बस्स मी गोवा नाही आतापण गेली. मला आतापण असं वाटतं कि Friends सोबत गोवा गेली होती. किती enjoy केली होतं मी तेव्हा. अं आता मला regret होतं. आतापण regret होतं, मला कि मी तेव्हा request करून अं Parents ला मी गेली होती. माझी आई कुठेपण नाही जाणं नाही जाणं देणार होती तेव्हा. माझी आई हो तेव्हा कसं आपल्यांना पाठवते नाही फार म्हणजे माझंपण एक time असं झालं होतं.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

तुम्ही जावा कुठे बाहेर बाहेर जावा घरी बसून बसून काय करणार आताच parents असं आहे आणि तेव्हाचं काय इथून जाता आता काय phone game आहे. mobile आहे, game आहे. TV वर TV आहे. त्या time वर लोकांच्या घरात TV पण नाही होतं होतं.

कि जायचं आणि वर्षांमध्ये एक time ते sport पण नाय येणार आहे. ते आपण तुम्ही खेळा कायतरी नवीन नवीन game. हे सगळं तुम्ही कधीच miss नको करू. because आता आम्हांला जे माहिती आहे ते तुम्हांला नाही. आणि आम्ही तुमच्यासोबत म्हणजे आम्ही तुमच्या age मध्ये होता. तर आम्हांला माहितीये कि कि म्हणजे त्याचं importance कसं हो आहे. आता आम्हांला रडो रडायला येते आमची school बघून. कि आमी कधी कधी असं म्हणजे life भेटला नाही आम्हांला एवढं वर्षमध्ये. हम्म ते तर आहे आणि annual day पण आहे. Main important event आमचं कि students आताचे students नाही participate करत. अरे आम्ही खूप enjoy करत होते. त्या events वगैरे dance वगैरे खूप enjoy करत होते. अं Arts वगैरे पण होतं drawing वगैरेचं पण competition होतं. रंग रंगोली competition होतं आमच्या school मध्ये आणि sports तर होते. पण हे पण important होतं. participate. Dance अं सगळ्यांना आहे. आवडतं सगळ्यांना णि singing पण. तर मला तर खूप आवडत होतं मी तर participate करत होते. अं मी तर arts मध्ये पण छान होती. मी drawing पण छान करत होती. तर मला prize खूप भेटलाय school life मध्ये prize खूप भेटलाय मला. हे सगळं study मध्ये study mdhe first rank कधी नाही आला माझा. पण हे सगळे अं मला events मध्ये मला भेटला आहे खूप trophy वगैरे medals वगैरे. तुला भेटला आहे का कधी?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 आता बघा कसं करायचं.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 अं ओळखली तुम्हांला अं तुम्ही मला ओळखलं कि मी कोण आहे? मी कोणती batch ची student आहे? असं वाटतं मला कधी कधी

घालत होते आणि अं आता आता तर ते आता तर नाही आहे. आता तर school dress पण छान नाही. आता तर change किती change झालंय school dress पण.

हो हो frock. पहिले तर frock चं घाल घालायचं.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 आणि आपण किती गन्दा करतो त्याला. म्हणजे खुपचं काय काय तिच्यावर लादणार म्हणजे tiffin आणि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 तू parade केली आहे कधी? parade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 कर कर केलं ना ninth मध्ये होतं आमचं parade चं सगळं होतं. Republic day आणि Independace day ला करते ना.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 सगळ्यांच्या पहिले उभी राहायची. कि मी आम्ही जाणार मी जाणार मी लेझीम पण खेळलीये. लेझीममध्ये पण participate केली आहे. parade मध्ये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 भारी ते लेझीम करायचं असं कधीच नाही भेटतं आता ते.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 घालत होते आणि केव्हा आम्हांला

आ आ आपण दुसरा dress घालणार आहे, आज school चा dress नाही. आज आपण हे ready होणार आहे. आणि आमची teacher पण आम्हांला अं असं काय नाही बोलणार. कि हे काय घातलंय अन dance करणार आहे सगळ्यांच्या समोर.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 आता ते म्हणजे आता असं असंच वाटते बघ.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 आमचा school best होता. Military school.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 म्हणजे जायचं आणि म्हणजे ते आहे जे पण करा, पण ते आपण म्हणजे फार मजा येते.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 आणि आता पण हे असं कि वाटते कि, मी आता college करत आहे. मला काय नाही आता college मध्ये जावा बसा. अं अं नंतर येवा आणि आमचे friends मला पण आवडत पण नाही.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 खुपचं आठवण येते. कारण कि ते life एकदम best होती.

आणि मी तर हेच advice करणार सगळ्यांना. कि तुम्ही पण तुमच्या school life ला enjoy करा. जे पण school मध्ये आहे.

हम्म ते तर आहे. चल तर आता आपण भेटू नंतर. बोलू दुसऱ्या topic वर. ठीक आहे?

Thank you! एकाग्रता आणि एकविधता हे दोन्ही प्रकार एकाच स्वरुपाचे आहे. आशी फार मोठी चुकीची समजुत सामान्य लोकांची झालेली असते. वास्तवीक एकाग्रता आणि एकविधता हे दोन प्रकार संपुर्ण भिन्न असुन त्या दोघांमध्ये कुठेच व कसला ही साम्य नाही. किंबहुना एकाग्रतेच्या नेमका उलट प्रकार एकविधतेचा आहे. एकाग्रता या प्रकारात सर्व मुर्ती बाजुला सारुन एका विशिष्ठ ठिकाणी मन स्थीर करायचे असते. त्याच्या उलत एक विधता या प्रकारात सर्व गोष्टींचे धाड घेत असताना. अनुसंधान मात्र एकाच गोष्टीचे असते. उदाहरण देऊन हा विषय स्पष्ट करता येईल. कौरव पांडवांची परिक्षा घेत असताना द्रोनाचार्च्यांनी झाडावर एक मातीचा पोपट बांधला. व आपल्या सर्व शिष्यांना त्या पोपटाचा

तुला काय काय दिसते? सर्व शिष्यानी मला हे दिसते अमुक दिसते, तमुक दिसते असे सांगितले. द्रोनाचार्यांनी सर्व शिष्याला या परिक्षेत नापास ठरविले. शेवटी अर्जुनाला तोच प्रश्न विचारला. अर्जुनने सांगितले की मला त्या पोपटाचा उजवा डोळा सोडून अन्य काहिही दिसत नाही अर्जुनाचे हे उत्तर ऐकुन द्रोनाचार्य प्रसन्न झाले व त्यांनी अर्जुनला परिक्षेत जीवना पाडी पाहण्याची नवीन दृष्टी सार केली. एकाग्रता

क्षेत्रात मात्र आहे लोक समजतात त्या प्रमाणे एकाग्रतेला नाही. पर मन करण्याचा

सदगुरुंशी योग्य मार्ग दर्शन नसते हे होय. सदगुरु शिवाय परमात्मा नाही असे सर्व संतानी निश्चून सांगितले आहे. अर्थात माळ मंत्र देणारे गुरु संतांना आभीप्रेत नाहीत तर सातवे परे विश असे सदगुरु त्याच्या आभीप्रेत असतात. कुठल्याही इथे किंवा ते अनुसंधान साधण्यासाठी त्या व्यक्तीचे किंवा वस्तुचे प्रथम दर्शन किंवा अनुभव असावा लागतो. कारण त्या शिवाय कोणालाही अनुसंधान करता येणे शक्यच होणार नाही त्याच प्रमाने परमात्माच्या क्षेत्रात सदगुरु पुढील देवाची ओळख झाल्याशिवाय किंवा दर्शन झाल्या शिवाय साधकाला देवाची अंसंधान साधता येणे शक्यच नाही. असे हे देवाचे अनुसंधान साधण्याची युक्ती सदगुरु साधकांना शिकवितात. आणि या युक्तीलाच विधा असे म्हणतात. परमात्मा देवाचे अनुसंधान कसे साधायचे? असते त्या साठी प्रपंचाचे एखादे उदाहरण देऊन तो विषय स्पष्ट करता येईल. आइ स्वयंपाक खोलीत काम करित असताना तीचे लक्ष हातातली कामावर असते परंतु तीचे अनुसंधान मात्र दिवानखाण्यात खेळणाऱ्या लेकराकडे असते. खेळता खेळता लेकरु पडेल व त्याने नुकसान त्या जरी कली तरी आई हातातले काम टाकुन लेकराकडे धावत येते अगदी अगदी त्याप्रमाने साधनेत पारंगत झालेले सदगुरुचे सत शिष्य संसाराने परमात्मा दोन्ही एकाच वेळेला साधीत असतात. या सातधा सात साधक्यांचे संसारात लक्ष असते परंतु अनुसंधान मात्र मरमार्थक असते. संसारात अनेक गोष्टी करीत असताना त्यांचे अनुसंधान मात्र सतत देवाची ची चरनी लिन झालेली असते. थोडक्यात आधी परपंच मग परमात्मा प्रपात सुख असुन प्रपंच आणि प्र परमार्थन बरोबरीने एकाच वेळी साधायला असते. आताच जिवन विद्येच स्पष्ट दृष्टीकोण आहे. म्हणूनच जीवन विद्या आवर्जुन सांगते. जीवन जगणे ही एक कला असुन ती अत्मसात केली तरच मानसाला आपले जिवन खऱ्या अर्थाने सुखी व यशस्वी करता येईल. जीवन विद्येचा अर्थाचा सिद्धांत सर्वसामान्य लोकांना ज्ञात असल्यामुळे ते प्रवाह पती जीवन जगत असतात. दैवात नशिबात

संपविले पाहीजे असाही पक्का समज लिक मानवात दृढ होऊन बसलेला आहे. या भयानक गैर समजुतीची दुषपरिनाम सर्वांनाच भोगावे लागतात. जायतनी होणे किंवा परिक्षेत नापास होने किंवा दारिद्र्यात पिसत बसने किंवा जीवनात वारंवार अपयश येत राहणे या गोष्टी आपल्या नशिबातच आहे या गैर समजुतीच्या आहारी जाऊन सामान्य लोक त्या बिकट व बिकट परिस्थीती

ते होय. म्हणून या अनुष्ट गोष्टींवर रामबाण उपाय म्हणजे प्रयत्नांची व शहानपणाची साथ धरने ही होय. प्रयत्नांचे सामर्थ्य अतुल

शहानपण हा सर्व समस्यांवर रामबाण आहे. शहाणपण खालील गोष्टी करण्यात येते. शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलने, व शुभ अचार करणे थोडक्यात जिवन जगण्याची कला हस्तगत करण्यासाठी प्रयत्न व शहाणपण त्यांची साथ धरणे आवश्यक आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणुस मरे पर्यंत अविषपान धडपड करित असतो. जिवणाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याची ही धडपड चालतच असते. अशी अविष्वांत धडपड करणाऱ्या माणसाला विचार करण्यास वेळच सापडत नाही. त्यामुळे या मानसाचे विचार करण्याची शक्ती दिवसेन दिवस कमकुवत होत जाते. विचार करण्यासाठी माणसाला कुठे तरी थांबावे लागते. जो थांबु शकतो तोच निवांत पणे विचार करु शकतो आणि जो निवांत पणे विचार करु शकतो त्यालाच जिवणात नवे नवे मार्ग दिसु लागतात. त्याला जिवनात सुखी व्हायचे असते. त्याला जिवनात निरनिराळ्या लो कारणांसाठी लचा थांबायचे कुठे हे समजले पाहीजे. सर्वसामान्य लोकांना थांबायचे कुठे हेच समजत नाही. अशा लोकांच्या वाट्याला अशांत अपयश संतप्त, व दुःख जिवन येते. पैसा, सत्ता, संपती किंवा मान सन्मान किर्ती या या साठी बहुतेक लोक जिवापाड वागत राहतात. त्याच प्रमाणे मुलांना नातवा नातवंडांना पैशांची व इतर कशाची कमतरता कधीच पडु नए अशी त्यांची धारणा असते. या मोहा पायी हे लोक मिळेल त्या अनिष्ठ मार्गाने पैसा कमवीत असतात. त्या सर्व धडपडीत हे लोक एक दिवस राम जो त्यांच्या मिळनीतला पैसा त्यांच्या मुलांच्या व नातवा नातवंडाच्या हातात अलगद येऊन पडतो. अनिष्ठ मार्गाने मिळवलेला पैसा कोणाला लाभत किंवा पचत नाही. शिवाय अनिष्ठ मार्गानी संपत्ती व पैसा मिळवताना या लोकांना सतत मानसीक तान सहन करावा लागतो. मानसीक तान तनावामुळे त्या लोकांना शरिरावर व मेंदुवर परिनाम होऊन त्याना रक्त चाप, मधुमेह, अं पक्षपात,

भ्रमीष्ठासारखी अवस्था होते. त्याच प्रमाने मुलांच्या व नातवंडाच्या हातात संपत्ती व पैसा असल्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होते. शौक, मज्जा, चैन, च चंगळ करण्यासाठी विवीध्द वेसना पाई

मी बरी आहे. इथं खूप गरम होतय. light च अग इथे येते जेते येते जेते वर खाली जीव होते बाबा इथ मच्छर पण केवढं हाय, light पण नाही हाय बिना पंख्याचे बसले आय इथे सर्व रे आमच्या इकडे पण गेलेले आता आताच just आलाय light अरे एवढं हैराण करून टाकलंय न या गर्मीच्या session मध्ये हे लोक कस करतात रे बापरे अरे बाहेर बसेल तर वार येते. घरात गेलं तर वार नाय गर्मीनी हाल बेहाल झालेलाय आहे. गरम एवढं होते. पंखा पण हाय पण चालू करून फायदा नाय. वाफ नुसता मारत राहते काय कारेल? कंटाल आलेलय माहिताय? अं किती पण थंड नाही पीएल ना तरी पण पोटाला नका आता आता थंड पाणी नाही प्यायचा का? काय होतंय? पियायच नाही कारण की, आपल्या पोटात आहे ना आपलं पोट ग्राम असते. त्याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकल्या की, आपलं ते थंड गेलं पोटात त गरम जास्त होते. ते गर्मीनी आपल्याला डोक्यावर चढते डोक्यावर चढलं की आपलं death होते असं असत.

death नाय होत म्हणजे ते कस आपलं शरीर कस ते हे नाही करत ना

अं त्याच्यामुळे ते ते scientist लोक म्हणतात आहे की, आपण गरम पाणी कारण आपलं शरीर गरमच आहे ना कारण ते कस हा हा ते लोक अशे बोलतात की, आपण जेव्हा ते थंड पितात ना म ते शरीराला पण त्रास देते. मला मटक्याच पाणी अं बी नई आवडत मल मला fridge च थंड थंड पाणी आवडते. पण ते असं छाती सवय झाली. खूप सवय झालीय. गर्मी बर्दश नाय होत आहे आणि medicine मेहे medicine पण घ्यावी की नाय? त्याच्यांनी पूर्ण गर्मीनीन heat होते माझ्या अंगात आहे न फोडी या लागली. आणि यांच्यामध्ये light गेलाय. त डोकं अजून खराब होते. अं आता बाहेर येऊन मी

कधी light येईल देवाला माहिती आय. आता किती वाजले अं

छाछ वाजगे ग्यायचंय तस घ्यायचं नाही.

अरे पोटासाठी खर पण light त main पाहिजे ना हे गर्मी मध्ये light cut out त्याच्यांनी काय करावं आपण? आता हे Reliance वाले येइल आता Reliance गेला आता Adani कधी येईल, कधी repair करल, कधी light होईल असं नेहमी होतंय इथे नेहमी नेहमी त्रास झालाय light नी आणि बाहेर पण जाईल तर light पंखा नाई काय नाई घरात येईल तर पंखा नाई light नाई काय नाई एवढा कालवाकालव होतंय आता लोकांच्या घरात येऊन बसली आय मी तिथे थोडा वारा तरी

या terrace वरती आलय आणि माझ्या भावाचं तर सांगूच नको गर्मीनी त्यांचा हालच होते. ते गर्मीनी एवढं हाल केलंय ना की, आपण traveling पण करताना किती त्रास होते आपल्याला गर्मीमध्ये आपण काय शोधतात? गर्मीमध्ये आपण काय शोधतात? light हा ACon करा light चालू करा मस्त पंख्या खाली light मध्ये आणि म मस्त गार झोप आली तसा माहिती पडला power cut out झाला. summer आली गर्मीचा मोसम आला का light टी चे cut out झाला थंडीमध्ये कधी light जानार नाही पण गर्मीमध्ये नेहमी light जानार हाय एक पक्क आय अं गर्मीमध्ये एक एक पक्क आय निश्चय हाय की, बा light जानारच

आट आट वाजता light गेला रात्रीचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साहा वाजता light आले. आम्ही सर्व जेवन बिवन खाऊन चटई घेऊन road वरती चटई टाकले आणि आम्ही सर्व झन देवळाच्या इथे झोपून गेलो road च्या इथं आणि सर्व सर्व public लोक अंगावर अंगावर चढूनच आमच्या पाय देतुन गेलेले. येवडा येवडा गर्मीन आमचा हाल झालेला की, सांगू नको बाई कंटाला आलेलाय आम्हाला माहिताय काय करेल? आह लहानपणी मध्ये गर्मीमध्ये light गेले का papa लोक पंख्यानी हा ये paper नी हवा घालायचा, towel नी हवा घालायचा आता मोट झालं तर कोण हवा घालून देईल आपल्याला? आपणच आपल्या हातानी हवा मारावी लागते. असं झालेलय नी गर्मीनीन मला त जास्तीच त्रास होते तर मी medicine घेते न त्याच्यांनी खूप जर पंखा नसेल ना त माझा जीव वरखाली वरखाली होते. ऐकत heat लय झालंय ना अंगामध्ये गर्मीनी आणि main काय? तर काय वस्तू दिसणार आणि घरात एवढा कालोख अं light नसणार कालोख कालोख कालोख आणि लहान पोराला खूप त्रास होते ग जे नवीन नवीन new born baby लोक असतात. येतात घरात आणि गर्मीमध्ये ते लोक किती आमच्या बाजूलाच एक पोरगी आहे. आता झाली एक वर्षची आहे तिला पूर्ण हे गर्मीनी light नाही न तीत किती रडून राहते ग बाई ती आमच्या बाजूलाच राहते तिला अंगानी गर्मीनी पूर्ण फोडी पन भरल्या त्याच्यामध्ये light पन गेलंय

पोर लोक हैरान करून टाकतात आमच्या इकडे तर बापरे एवढे पोर भरलेत आहेत ना शी बाबा नुसतं क्या क्या क्याक्याक्याक्यामेहीमजाहैनाबाकीकिसमेमजा इनके म इनके इनके मजे के वजहसे हमको तकलीफ हो राहा है l हा वो तो है l वो तो है plane आ रहे ना आवाज नही रहे हा नही वो plane अभी just गया

हा म्हणून आता त मी अली इथे माझ्या भावाच्या इथे आलीय राहायला त इथे त नेहमीच power cut असते summer मध्ये जाऊदे winter जाऊदे नेहमी power cut च असते इथे नालासोपारा मध्ये म्हणजे कस माहितीय friday, saturday light नसतेच weekly एक दिवस त्यांचं full day light नसते तसंच माझ्या भ अं भावाच्या पोरीचा वाढदिवस होत आणि पूर्ण light cut out झालेलं किती हालत झालेलं सर्वांचे

तरी पण सर्वांना गर्मी होते गर्मी होते गर्मी होते त आता गर्मीमध्ये बर्फ पडेल काय वरून? का AC AC थोडी आम्ही ON करू शकतो. आम्ही काय एवढे पैसे वाले थोडी आहे आणि बाहेर बसले आहे ते काय? वरून काय आकाशा वरून काय cooler फेकनार आय? का AC चालू होणार आय? खाली बसा झाडाच्या खाली बसा वारा येते पन ते झाड तर हालतच नाही वार कुठून येणार आहे?

नाय मी बाहेर बसली आय. माला विचाराना किती किती त्रास होत आय मच्छर आहे नुसता आनी एक आय आपल्या इथं आता झाड कमी झालाय न